एक लाल कलर ची कार आहे तिला एक प्लटिक चा कोटिंग आहे तिथे एक बदली आहे तिथे एक माणूस बसलेला आहे आणि एक माणूस उभा आहे.

काही त्या रसत्या कड़े ला काही पायऱ्या आहेत तिथे एक टपरी दिसत आहे झाड़े दिसत आहे रात्री सी वेळ दिसत आहे लाइट लवलेली दिसत आहे आणि काही माणस आणि महिला पायऱ्यावर बसलेली दिसत आहे. समोर बग--

आणि एक म्हातारा मानुस अ आजोबा आहेत ते जातानी त्यांच्या हातामध्ये छत्री आहे तसेच रस्त्यावरती दो मोटरसायकल आनी एक का स्कूटी उभे आहे तसाच एक इलेक्ट्रिसिटी चा पोल आहे तार आहे सताही काही लाकड आणि सताही बाहेरच्या साइडन --

तिकडच्या आणि फ्यूल टाँक आहे पेट्रोलचा टाँक आहे दुसर्‍या साइडला एक रिक्शा दिसत आहे तिथे काही मानसे दिसत आहे.

घातलेले आहे आ सूर्य प्रकाश दिसत आहे दिवसाची वेळ दिसत आहे दूरवरती एक जाळीच कंपाऊंड दिसत आहे मैदान दिसत आहे मोठ--

इथे एक पुस्तकांचं दुकान दिसत आहे तिथे रॅक मध्ये पुस्तकं ठेवलेली आहे तिथे एक त्यांचं असं टेबल आहे टेबल जो आहे त्यांचा आ केशरी कलर चा आहे तेथे लाकडाचा आहे तो तेज तो खुर्ची आहे.

पांढर्‍या कलर ची भिंत आहे त्यांनी काही मॅट्स खाली अंथरलेल्या आहेत त्या मॅट्स वरती योगा करतांना दिसत आहेत तिथे लाइट्स चालू आहे.

ते माइक घेऊन त्या वरती बोलत आहे तिथे फुलांच्या माळा घातलेल्या आहे तिथे फैन आहे मोठा हॉल जो आहे तो पांढर्‍या कलर चा कलर दिलेला दिसत आहे दिवसाची वेळ दिस--

माता ची मूर्ति आहे त्या मूर्ति चा महिषासुर मरधणी चा अवतार दिसत आहे तिथे साइड ला पण काही मूर्ति आहे गणपति बाप्पा ची मूर्ति आहे.

आणि तिथे एक मुलगा उभा आहे तिथे लाईटस लावलेली दिसत आहे सूर्यप्रकाश दिसत आहे येतानी--

दिवसाचा अह आकाश दिसत आहे. सूर्य प्रकाश पडलेला आहे दुपारची वेळ दिसत आहे.

तिथे आपल्याला स्लॅप वरती जिन्याची जाली पसरवलेली दिसत आहे एक डग केलेला दिसत आहे तेच्या साइड ला लाकड़ी फळ्या लावलेल्या आहे आणि गज दिसत आहे माणसे दिसत आहे आणि वर्कर्स दिसत आणि बिल्डिंग दिसत आहे दिवसाची वेळ आहे.